पीएचपी सेशन्स वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
सेशन्स आणि कुकीज मधे थोडे साम्य आहे
तथापि सेशन्स तात्पुरते असतात
त्यांना एक्सपायरी टाइम असतो
ब्राउझर बंद केल्यावर सेशन नष्ट होतात
पेजसोबत असलेली सर्व कनेक्शन संपतात
सेशन्स हे कुकीज प्रमाणे नसतात कारण तुम्ही विशिष्ट एक्सपायरी टाइम सेट नाही करू शकत
तसेच सेशन्स संचित करता येत नाहीत
सेशन चा इद कुकी मधे संचित होऊ शकतो
किंवा ब्राउझर च्या यूआरएल मधे बघू शकता
मला नाव आठवत नाही
काहीतरी इक्वॉल्स टीओ आणि अनेक अंक व अक्षरे असतात
असे सेशन्स थोडे कुकीज सारखे आहेत
तथापि ते खूप काळासाठी संचित नसतात
युजरने ब्राउझर बंद करेपर्यंतच ते उपलब्ध असतात
म्हणून सेशन्स वेगळे आहेत
प्रथम session start नावाचे फंक्शन कॉल किंवा घोषित करावे लागेल
ज्या पेजमधे सेशन्स वापरायचे आहेत तिथे सर्व पेजस च्या सर्वात वर हे असणे आवश्यक आहे
हे नसल्यास सेशन व्हॅल्यू एको किंवा सेट करण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य करणार नाही
येथे सेशन स्टार्ट कोड आवश्यक असते
हे वापरले नाही तर एरर दिसेल म्हणजे आपल्या लक्षात राहिल
सेशन बनवणे सोपे आहे
टाईप करा डॉलर अंडरस्कोर सेशन आणि स्क्वेअर ब्रॅकेट्स मधे सिंगल कोटसमधे sessionचे नाव लिहा
नामे नंतर इक्वॉल टीओ आणि काहीतरी टाईप करू
ही एखादी स्ट्रिंग किंवा नवीन दाता असू शकतो
येथे सेशन सेट झाले आहे
हे प्रथम कार्यान्वित करू
रिफ्रेश करा
काहीच झाले नाही
कुकीज च्या पाठाप्रमाणे ह्या कोडला कमेंट करू
तो पाहिला नसल्यास पाहून घ्या
पुढे सेट केलेली सेशन ची व्हॅल्यू एको करू
म्हणजे नामे
लक्षात घ्या
हे कार्यान्वित होऊ शकत नाही
तुमच्या माहितीसाठी हे पूर्णपणे नवीन पेजवर असेल
पण येथे हे सेशन सुरू करत आहे
नामे हे सेशन मिळाले आहे जे आधीच सर्व्हर ने संचित केले होते
रिफ्रेश करा
आपल्याला हे एलेक्स च्या समान दिसेल
हा आणि हा कोड तुम्ही कोणत्याही पेजवर समाविष्ट करू शकता
सेशन स्टार्ट करा
हे कोणत्याही पेजवर सुरू केल्यावर ब्राऊजर चालू असताना हे सेशन नामे तुमच्या पेजवर एको करता येईल
उदाहरणार्थ मी नवे पेज बनवून पीएचपी कोड समाविष्ट केला आणि सेशन स्टार्ट लिहिले
सेशन नामे एको केले
आणि हे सेशन्स फोल्डरमधे न्यू पेज किंवा न्यू डॉट पीएचपी नावाने सेव्ह करेल
पेजवर येऊन येथे क्लिक करा
टाईप करा न्यू डॉट पीएचपी
आपण सेशन बनवल्या नंतर आता त्या पेजवर काम करत नसलो तरी तीच व्हॅल्यू मिळते आणि अजूनही ते एक्सेस करू शकतो
जर मी ब्राउझर बंद करून रियोपेन केला तर हे सेशन बहुतेक उपलब्ध नसेल
हे तुम्हाला समजले असेल
सेशन स्टार्ट समाविष्ट न केल्यास काय होते ते पाहू
तुम्हाला असे काहीतरी मिळेल
मागे जाऊन पुन्हा तपासू
काही आऊटपुट मिळाले नाही कारण सेशन सुरू केलेले नव्हते
session start टाईप केल्यावर व्हॅल्यू आऊटपुट म्हणून दिसेल
येथे आऊटपुट मिळाले नाही कारण त्याप्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू नाही
विशिष्ट प्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू केलेली असेल तर ही एरर दिसेल
हे मी सदर पाठात सांगितले आहे
सेशन बंद करू शकता
ते अनसेट करायला शिकू
हे करण्याच्या दोन पध्दती आहेत
अनसेट कंसात सेशन आणि sessionचे नाव
किंवा session destroy ही पूर्णपणे वेगळी कमांड वापरा
ह्या दोहोंमधील फरक म्हणजे sessions destroy ही कमांड चालू असलेली सर्व सेशन्स नष्ट करते
आणि अनसेट कमांड केवळ विशिष्ट सेशन अनसेट करते
तुम्ही ह्यातून निवडू शकता
युजरला लॉग आउट करून session destroy करू शकता
यामुळे तुमची सध्याची सर्व सेशन व्हेरिएबल्स नष्ट होतील
किंवा तुम्ही विशिष्ट सेशन अनसेट करू शकता
आता सेशन्स चे उपयोग पाहू
वेबसाईटवरील रिमेंबर मे सारखा बॉक्स निवडला नाही तर तुम्ही निश्चितपणे सेशन्स वापरत आहात
कारण एकदा युजरने ब्राउझर बंद केला तर तुम्ही लॉग्ड आउट व्हाल
वेबसाईटवर परत गेल्यावर लॉजिन करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड टाईप करावा लागेल
परंतु कुकीज वेगळ्या असल्यामुळे त्यात एक्सपायरी टाइम सेट करू शकता
म्हणजेच तुम्ही लॉग्ड इन रहाल किंवा कुकी नष्ट करेपर्यंत त्या तशाच राहतील
कुकीज ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे त्या नष्ट करण्याचा कोड बनवावा लागतो
सेशन्स किंवा कुकीज पैकी काय वापरायचे ही तुमची निवड असेल
थोड्या काळासाठी सेशन्स तर जास्त काळासाठी डेटा उपलब्ध ठेवायचा असेल तर कुकीज उपयोगी आहेत
रजिस्टर एंड लॉजिन हे पीएचपी प्रॉजेक्ट बघितल्यास मी सेशन्स वापरल्याचे दिसेल
कारण पाठ बनवण्यासाठी त्यांची गरज भासते
तुम्ही यापैकी काही वापरू शकता
युजरला जास्त काळासाठी लॉग्ड इन ठेवायचे की नाही त्यावर कुकी किंवा सेशन याची निवड ठरेल
काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा
phpacademyला सबस्क्राईब करा
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेसहभागा साठी धन्यवाद